भरपूर प्रकारची हिंदी मराठी इंग्लिश पुस्तक आहे आपल्याला जे पुस्तक लागतील ग्रंथालयात उपलब्ध आहे.

मस्त प्रकारे योग्य लांब ट्रॅव्हल साठी बस उपलब्ध आहे.

व काही जण पोस्ट ऑफिस मध्ये जात आहे साइड एक मुलगा झाड साफसफाई करत आहे व पोस्ट ऑफिस मध्ये शांतता असं पूर्व वातावरण आहे साइड ला एक चपल काडून एक व्यक्ती आत मध्ये जात आहे.

व फुलांची योग्य प्रकारे विल्हेवाट करत आहे साइड ला एक महिला झाडू मारून तिथली घाण आवरत आहे. व दोन जणं --

समोरच्या चित्रामध्ये जिम च चित्र आहे त्यामध्ये भरपूर जण जिम मध्ये जाऊन आपली तब्येत कमी करत आहेत काहीजण --

व किल्ल्याला मस्त प्रकारे पाय-पायऱ्या उभ्या करण्यात आलेल्या आहे जाण्यायेण्या--

वातावरण मस्त असताना हि किल्ल्याची --

जिम मध्ये जाऊन योग्य व्यायाम करीत आहे काही जण त्यांना पाहून फोटो सेल्फी काढत आहे.

फक्त जिम मध्ये मस्त वातावरण आणि गर्दी आहे.

समोरच्या चित्रात एक नदी च मोठं पात्र आहे व नदी च्या पात्राच्या साइड ला एक बिल्डिंग कंस्ट्रक्शन चालू आहे.

थंडगार अश्या एक कूलर मध्ये केक ठेवण्यात आलेले आहेत व प्रत्येक केक ची वेगवेगळी डिझाइन बनवण्यात आलेली आहे.